साइड ला जे फिल्टर हिरा आहे ते पण दिसून राहिले आहे --

खालती जे नेट आहे ग्रीन आहे ते दिसत आहे साइड ला जी भिंत आहे.

आणि त्या कलर ह्या साइड न डस्टबिन वेगेरे ठेऊन आहे आणि--

ती बिल्डिंग टिबल मजली आहेत केंव्हा चोबल मजली आहेत.

ब्ल्यु हे इथ दिसून राहले आहे आणि जे पाणीये ते ब्ल्यु कलर चे दिसून राहले आहे.

समोर आम्हाला जे कलर कलर चे मिठू दिसून राहले आहेत.

लेफ्ट साइड ला ए.सी. ची ती डस्टबिन हाय.